लॉजिकल आणि ओथर ऑपरेटर्स वरील पाठात आपले स्वागत
या पाठात शिकणार आहोत लॉजिकल ऑपरेटर्स पॅरलल असाईनमेंट आणि रेंज ऑपरेटर्स
येथे वापरणार आहोत
उबंटु लिनक्स वर्जन1204 आणि रुबी 193 या पाठासाठी तुम्हाला लिनक्स टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे
तसेच आयआरबी चा परिचय असावा
नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
लॉजिकल ऑपरेटर्सला बोलियन ऑपरेटर्स असेही म्हणतात
कारण ते राशीतील भागांचे मूल्यमापन करून ट्रू किंवा फळसे व्हॅल्यू आपल्याला देतात
लॉजिकल ऑपरेटर्स अशाप्रकारे आहेत
दोन अँपरसँड म्हणजे डबल पाईप म्हणजे एक्स्लमेशन मार्क म्हणजे दोन्ही राशी ट्रू असतील तरच दोन अँपरसँड आणि एंड आपल्याला ट्रू व्हॅल्यू देते
पहिली राशी ट्रू असेल तरच दुस याचे मूल्यमापन केले जाते
प्राधान्यक्रम हा दोन्ही प्रकारांतील फरक आहे
चिन्हरूपी एंड म्हणजे दोन अँपरसँड ला अधिक प्राधान्य असते
त्याची उदाहरणे पाहू
त्यासाठी आयआरबी वापरू
टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl Alt आणि टीटी एकत्रितपणे दाबा
इंटरऍक्टीव्ह रुबी उघडण्यासाठी आयआरबी टाईप करून एंटर दाबा
टाईप करा 3 ग्रेटर थान 2 स्पेस दोन अँपरसँड स्पेस 4 लेस थान 5 एंटर दाबा
trueहे आऊटपुट मिळाले
येथे पहिली राशी 32 ही ट्रू आहे
दुसरी राशी 45 ही सुध्दा ट्रू आहे
दोन्ही राशी ट्रू असल्याने ट्रू हे आऊटपुट मिळाले
मागील कमांड पुन्हा मिळवण्यासाठी अप ऍरो की दाबा
दोन अँपरसँड चिन्हांच्या जागी एंड टाईप करा
एंटर दाबा
आपल्याला तोच रिझल्ट मिळेल
मागील कमांड पुन्हा मिळवण्यासाठी अप ऍरो की दाबा
पहिल्या राशीत ग्रेटर थान बदलून ते लेस थान करा
एंटर दाबा
फळसे असे आऊटपुट मिळेल
कारण 32 हे फळसे आहे
पहिली राशी फळसे असल्यामुळे दुस या राशीचे मूल्यमापन झाले नाही
आणि फळसे हे आऊटपुट मिळाले
राशींपैकी एक जरी ट्रू असेल तर डबल पाइप आणि ओर आपल्याला ट्रू व्हॅल्यू देते
पहिली राशी फळसे असेल तरच दुस या राशीचे मूल्यमापन होते
प्राधान्यक्रम हा दोन्ही प्रकारातील फरक आहे
चिन्हरूपी ओर म्हणजे डबल पाइप ला सर्वाधिक प्राधान्य असते
त्याची उदाहरणे पाहू
10 ग्रेटर थान 6 स्पेस डबल पाइप स्पेस 12 लेस थान 7 एंटर दाबा
ट्रू हे आऊटपुट मिळेल
येथे पहिली राशी म्हणजे 106 ट्रू आहे
पहिली राशी ट्रू असल्यामुळे दुस या राशीचे मूल्यमापन होणार नाही
आणि ट्रू हे आऊटपुट मिळेल
मागील कमांड पुन्हा मिळवण्यासाठी अप ऍरो की दाबा
पहिल्या राशीत ग्रेटर थान चिन्ह बदलून ते लेस थान करा
आणि पाइप चिन्हाच्या जागी ओर टाईप करा
एंटर दाबा
येथे पहिली राशी म्हणजे 106 फळसे आहे
दुसरी राशी 127 सुध्दा फळसे आहे
दोन्ही राशी फळसे असल्यामुळे फळसे हे आऊटपुट मिळाले
आणि नोट ऑपरेटर्स दिलेल्या राशीच्या विरूध्द व्हॅल्यू परत करतात
जर राशी ट्रू असेल एक्सक्लेमेशन मार्क ऑपरेटर फळसे व्हॅल्यू परत करेल
राशी फळसे असल्यास ट्रू व्हॅल्यू परत करेल
प्राधान्यक्रम हा दोन्ही प्रकारातील फरक आहे
चिन्हरूपी नोट म्हणजे उद्गारचिन्हाला सर्वाधिक प्राधान्य असते
आता नोट ऑपरेटर वापरून बघू
प्रथम टाईप करा 10 डबल इक्वॉल टीओ 10 एंटर दाबा
ट्रू हे आऊटपुट मिळेल
वरील राशीचा रिझल्ट उलटा करण्यासाठी राशीच्या आधी नोट ऑपरेटर समाविष्ट करा
टाईप करा एक्सक्लेमेशन मार्क कंसात 10 डबल इक्वॉल टीओ 10 एंटर दाबा
फळसे हे आऊटपुट मिळेल
CtrlL दाबा
आयआरबी कंसोल क्लियर करा
आता पॅरालेल असाइनमेंट बद्दल जाणून घेऊ
रूबीत पॅरलल असाइनमेंटद्वारे एका ओळीने अनेक व्हेरिएबल्सना प्राथमिक व्हॅल्यू देता येते
आता टर्मिनलवर जा
पॅरलल असाइनमेंटद्वारे आ बी सी ही तीन व्हेरिएबल घोषित करू
टाईप करा आ कॉमा बी कॉमा सी इक्वॉल टीओ 10 कॉमा 20 कॉमा 30 आणि एंटर दाबा
येथे व्हेरिएबल आ ला 10 बी ला 20 सी ला 30 ही व्हॅल्यू दिली जाईल
उजवी बाजू ऍरे सारखे कार्य करेल
जर डाव्या बाजूस अनेक व्हेरिएबल्स लिहिले तर त्यांचा ऍरे अनपॅक करून त्यांना अनुक्रमाने व्हॅल्यू दिल्या जातात
ऍरेज बद्दल पुढील पाठांत सविस्तर जाणून घेऊ
आता व्हॅल्यूज योग्य पध्दतीने प्रदान झाल्या आहेत का ते पाहू
आ टाईप करून एंटर दाबा
व्हेरिएबल आ मधे 10 ही व्हॅल्यू संचित असल्याचे दिसेल
बी टाईप करून एंटर दाबा
आपल्याला 20 मिळेल
सी टाईप करून एंटर दाबा
30 दाखवले जाईल
दोन व्हेरिएबल्समधील व्हॅल्यूजची अदलाबदल करण्यासाठी पॅरलल असाइनमेंट उपयोगी आहे
आ आणि बी च्या व्हॅल्यूजची अदलाबदल करू
टाईप करा पट्स स्पेस डबल कोटसमधे आ इक्वॉल टीओ हॅश महिरपी कंसात आ कॉमा डबल कोटसमधे बी इक्वॉल टीओ हॅश महिरपी कंसात बी एंटर दाबा
a10 आणि b20 हे आऊटपुट मिळेल
आता आ आणि बी ची अदलाबदल करू
त्यासाठी टाईप करा आ कॉमा बी इक्वॉल टीओ बी कॉमा आ एंटर दाबा
पट्स कमांड मिळवण्यासाठी दोनदा अप ऍरो की दाबा आणि एंटर दाबा
आपल्याला a20 b10 हे आऊटपुट मिळेल
आता रुबीमधील रेंजबद्दल जाणून घेऊ
रेंजमधील व्हॅल्यूज नंबर्स कॅरॅक्टर्स स्ट्रिंग्ज किंवा ऑब्जेक्टस असू शकतात
रेंजचा उपयोग अनुक्रम दाखवण्यासाठी करतात
सिक्वेन्स रेंज ही व्हॅल्यूजची सलग रेंज तयार करण्यास वापरतात
त्यामधे सुरूवातीची व्हॅल्यू व्हॅल्यूजची रेंज आणि शेवटची व्हॅल्यू दिली जाते
त्वो डॉट ऑपरेटर इनक्लुझिव्ह रेंज बनवते
थ्री डॉट ऑपरेटर एक्सक्लुझिव्ह रेंज बनवते
रेंजचा वापर एखादी व्हॅल्यू दिलेल्या रेंजमधे आहे की नाही हे तपासण्यासाठी होतो
आपण हे इक्वालिटी ऑपरेटरद्वारे करतो
रेंजेसवरील उदाहरणे पाहू
टर्मिनलवर जा
टाईप करा कंसात 1 त्वो डॉट्स 10 ठेण डॉट टीओ अंडरस्कोर आ त्वो डॉट ऑपरेटर इनक्लुझिव्ह रेंज बनवतो
इनक्लुझिव्ह ऑपरेटर रेंजमधे सुरूवातीची किंवा शेवटची व्हॅल्यू समाविष्ट करतो
रेंज सूचीमधे बदलण्यासाठी to a ही मेथड वापरली आहे
एंटर दाबा
रेंजमधे 1 आणि 10 ह्या व्हॅल्यूज समाविष्ट झालेल्या दिसतील
आता एक्सक्लुझिव्ह रेंज ऑपरेटर पाहू
टाईप करा कंसात 1 थ्री डॉट्स 10 ठेण डॉट टीओ अंडरस्कोर आ थ्री डॉट ऑपरेटर एक्सक्लुझिव्ह रेंज बनवतो
एक्सक्लुझिव्ह ऑपरेटर रेंजमधील शेवटची व्हॅल्यू वगळतो
एंटर दाबा
येथे 10 ही व्हॅल्यू रेंजमधे समाविष्ट झालेली नाही
आता 1 ते 10च्या रेंजमधे 5 ही व्हॅल्यू येते का ते तपासू
टाईप करा कंसात 1 त्वो डॉट्स 10 तीन वेळा इक्वॉल टीओ आणि नंतर 5 एंटर दाबा
रेंजमधे एखाद्या व्हॅल्यूचा समावेश होतो का ते तपासण्यासाठी इक्वालिटी ऑपरेटर वापरतात
1 ते 10 या रेंजमधे 5 ही व्हॅल्यू समाविष्ट होत असल्यामुळे trueआऊटपुट मिळेल
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
या पाठात आपण शिकलो लॉजिकल ऑपरेटर म्हणजे दोन अँपरसँड डबल पाईप आणि उद्गारचिन्ह हे ऑपरेटर्स पॅरलल असाइनमेंट उदाहरणार्थ abc102030 रेंज ऑपरेटर इनक्लुझिव्ह ऑपरेटर आणि एक्सक्लुझिव्ह ऑपरेटर आता असाईनमेंट
पॅरलल असाइनमेंट वापरून दोन व्हेरिएबल्स घोषित करा
त्या दोन्हींची बेरीज 20 आणि 50 च्या मधे येते की नाही ते तपासा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद